इथ दोन बायका एक पुरुष--

हा ब्ल्यु कलर च कुर्ता घातलेली आहे ब्लॅक कलर ची पँट आहे बाजूला एक झाडाच कुंडा आहे.

हे एक कीर्ती योगा सेंटर आहे.

इथ सगळ्या नमूनची ओषध भेटतात व क्रीम भेटतात व पर्फ्यूम भेटतात साबून भेटतात सगळ्या नमूनच्या गोळ्या भेटतात हॉर्लिक्स भेटतय दुधाची पाऊडर भेटते लहान पोरांचे--

हे बुद्ध लोकांच मंदिर आहे.

तग बुद्ध लोकांच कार्यक्रम चालू आहे.

इथ एक मॅरेज चालू आहे.

तेच्या समोर म्हशीचा फोटो काढत आहे.